लग्नासाठी डेकोरेशन केलेलं आहे स्टेज तयार केलेलं आहे फ्लॉवर्स लावलेले आहेत स्टेज मध्ये बसायला डेकोरेशन चं--

इकडे फंकशन दोन व्यक्ति बसलेले आहेत व्हाइट कलरचे शर्ट घातलेले आहेत स्टेज तयार आहेत स्टेज वरती चेअरस आहेत.

फेयर अँड लवली आहे.

बिल्डिंग आहे. बिल्डिंग ला व्हाइट कलर दिलेल आहे. थर्ड अँड फोर्थ फ्लोर ची बिल्डिंग आहे. लास्ट फ्लोर ल कोटक बँक च आहे अँड

बिल्डिंग आहेत मंदिर आहेत.

स्कूल आहे स्कूलमध्ये एक्सरसिस करत आहे.

पर्यटक स्थळ आहे आजूबाजूला गार्डन आहे गार्डन मध्ये शोवेर्स आहे डेकोरेशन केलेलं आहे मस्त शोवेर्स आहे.

कलर मस्त-- कलर दिलेला आहे.

ब्रिज वरुण ह्या साइडला ह्या साइडला व लेफ्ट साइड वरुण राइट साइडला जाण्याचा रास्ता आहे ट्रेन रुळावरून चाळलेली--